वेक्टर ऑपरेशन्स वरील पाठात आपले स्वागत
पाठाच्या शेवटी ह्या गोष्टी तुम्ही करू शकाल वेक्टरची व्याख्या वेक्टरची लांबी मिळवणे वेक्टर्सवर बेरीज वजाबाकी गुणाकार ह्या गणिती क्रिया करणे
मॅट्रिक्सची व्याख्या मॅट्रिक्सचा आकार मोजणे मॅट्रायसेसवर बेरीज वजाबाकी गुणाकार ह्या गणिती क्रिया करणे
त्यासाठी तुमच्या संगणकावर सायलॅब इन्स्टॉल केलेले असावे
सायलॅब वरील गेटिंग स्टार्टेड हा पाठ ऐकलेला असावा
तुम्हाला वेक्टर्स आणि मॅट्रायसेसचे प्राथमिक ज्ञान असायला हवे
येथे विंडोज 7 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि सायलॅब 522 वापरणार आहोत
सायलॅब उघडण्यासाठी डेस्कटॉपवरील सायलॅब शॉर्टकट आयकॉन क्लिक करा
यामुळे सायलॅब कन्सोल विंडो उघडेल
कमांड प्रॉम्प्टवर कर्सर दिसेल
पाठाचा व्हिडिओ मधे मधे थांबवून सायलॅबवर त्याचा सराव करू
वेक्टर डिफाईन करण्यापासून सुरूवात करू
हे दोन प्रकारे करता येते
स्पेसच्या सहाय्याने म्हणजेच पी इस इक्वॉल टीओ चौकोनी कंसामधे 1 स्पेस 2 स्पेस 3 आणि एंटर दाबा
कॉमाद्वारे म्हणजेच क्यू इस इक्वॉल टीओ चौकोनी कंसामधे 2 कॉमा 3 कॉमा 4 आणि एंटर दाबा
वेक्टर पी ची लांबी मिळवण्यासाठी लेंथ कंसात पी लेंग्थ ओएफ पी टाईप करून एंटर दाबा
वेक्टर्स वर गणिती क्रिया करू शकतो दोन वेक्टर्स ची बेरीज दोन वेक्टर्स ची वजाबाकी इत्यादी
वेक्टर चे ट्रान्सपोज मिळवण्यासाठी apostropheअपोस्ट्रोफी म्हणजेच सिंगल कोट वापरतात
पी ट्रान्सपोज असे दिसेल
आपण p ट्रान्सपोज टाईम्स क्यू काढू शकतो
पी टाईम्स क्यू ट्रान्सपोज हा गुणाकार स्कॅलर आऊटपुट देतो
आता हा पाठ थांबवून व्हिडिओमधे दाखवलेला एक्झरसाईज 1 सोडवण्याचा प्रयत्न करा
आता मॅट्रिक्स कसे डिफाईन करायचे ते पाहू
मॅट्रिक्सच्या रो मधील एलिमेंटस हे वेक्टर प्रमाणे स्पेसेज किंवा कॉमाज द्वारे डिफाईन करता येतात
उदाहरणार्थ 2 बाय 3 आकाराचा मॅट्रिक्स पी डिफाईन करू
कॅपिटल पी इस इक्वॉल टीओ चौकोनी कंस 1 स्पेस 2 स्पेस 3 सेमीकोलन 4 स्पेस 5 स्पेस 6 चौकोनी कंस पूर्ण आणि एंटर दाबा
मॅट्रिक्सची पुढची रो डिफाईन करण्यासाठी सेमीकोलन वापरतात
सायलॅब हे केस सेन्सेटिव्ह आहे
मॅट्रिक्स डिफाईन करण्यासाठी अप्पर केसमधे असलेले पी व्हेरिएबल वापरले आहे
जे वेक्टर दर्शवणा या स्मॉल पी पेक्षा वेगळे आहे
आता स्मॉल पी म्हणजे काय ते तपासू
तसेच sizeसाइज़ कमांडद्वारे मॅट्रिक्सचा आकार कसा मिळवायचा ते पाहू
त्यासाठी टाईप करा चौकोनी कंस रो कॉमा कॉलम चौकोनी कंस पूर्ण इस इक्वॉल टीओ साइझ ओएफ कॅपिटल पी जो मॅट्रिक्स आहे
एंटर दाबा
हे आऊटपुट मिळेल
लेंग्थ लेंत कमांड मॅट्रिक्स मधील एकूण एलिमेंटसची संख्या दाखवते
transposeट्रॅनस्पोज़ कमांड मॅट्रायसेस साठीही वापरता येते
पी ट्रान्सपोज आपल्याला मॅट्रिक्स पी चा ट्रान्सपोज देईल
2 बाय 3 आकाराचे मॅट्रिक्स क्यू डिफाईन करू
कॅपिटल क्यू इस इक्वॉल टीओ चौकोनी कंस 1 स्पेस 5 स्पेस 3
पुढील रो साठी सेमीकोलन टाईप करा
2 स्पेस 4 स्पेस 8 चौकोनी कंस पूर्ण आणि एंटर दाबा
तसेच पुन्हा एकदा पी चा उपयोग करू
गणितामधे करतो त्याप्रमाणे पी आणि क्यू मॅट्रिक्स वापरून काही गणिती क्रिया करू शकतो
उदाहरणार्थ ई इस इक्वॉल टीओ 2 टाईम्स पी प्लस 3 टाईम्स क्यू आणि एंटर दाबा
उत्तर बरोबर आहे का ते तपासा
पाठ थांबवून व्हिडिओ मधे दाखवलेला एक्झरसाईज 2 सोडवण्याचा प्रयत्न करा
पाठात आपण शिकलो स्पेसेज किंवा कॉमाज द्वारे वेक्टर डिफाईन करणे
lengthलेंत फंक्शनद्वारे वेक्टरची लांबी काढणे
apostropheअपोस्ट्रोफी द्वारे वेक्टर किंवा मॅट्रिक्सचे ट्रान्सपोज मिळवणे
स्पेस किंवा कॉमाद्वारे कॉलम आणि सेमीकोलनद्वारे रो वेगळे करून मॅट्रिक्स डिफाईन करणे
sizeसाइज़ फंक्शनद्वारे मॅट्रिक्सचा साईज मिळवणे
हा पाठ फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेर इन साइन्स अँड इंजिनियरिंग एजुकेशन ने तयार केला आहे
फॉसी प्रोजेक्ट संबंधी अधिक माहिती fosseeइन किंवा सायलॅबin द्वारे मिळवू शकता
यासाठी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय
गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून अर्थसहाय्य मिळाले आहे
अधिक माहितीसाठी स्पोकन हायफेन ट्युटोरियल डॉट ओआरजी स्लॅश न्मेइक्ट हायफेन इंट्रो ला भेट द्या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
सहभागाबद्दल धन्यवाद